आपल्याला कपड्यांचे दुकान दिसते व तिथ खूप छान असे कपडे ठेवले आहेत.

आपल्या समोर एक छानस के.टी.एम. चा शोरूम आहे.

आपल्याला झाडं लावलेले दिसत आहे व झाडांच्या मुळीला --

व ट्रे मध्ये खूप छोटे मासे आहेत व चार माणसं विकत घ्यायला आले आहे व तिथे एक तराजू काटा आहे.

व तिथ दोन पोरी जाताना दिसत आहेत व बाजूला अशोक वृक्षाचं झाडं दिसत आहेत व तिकड सायकला आहेत व इकडं कंपाऊंड केलेल आहे.

व आजूबाजूला खूप छान असं झाड आहेत व बाजूला एक पूल लावलेला आहे व तिकडे साइड ला एक पाटी लावलेली आहे.

मंडप आहे त्याच्या मध्ये मानस जाताना दिसत आहेत.

व त्या साइड ला मानस जाताना दिसतायेत.

आपल्याला एक हॉटेल दिसत आहे.

तलावाच्या साइड ला आपल्याना खुप छान असे झाड़े दिसता आहेत.

व त्या साइड ला आपण बघू शकतो की खूप मोठ्या बिल्डिंगा दिसत आहेत.

खूप छान असा कलर दिला आहे.

हत्तीच्या अंगावर एक मुलगा उभा आहे व--

तिथं तीन मानस काम करता आहेत.

आपल्याला एक मंडप बांधलेला दिसतय व तिथ खूप छान असं डेकोरेशन केलेल ए.

व तिथ दोन फॅन आहेत.

आपल्या समोर एक नदी आहे.

त्या पूलच्या खाली एक नदी आहे.